रोड पण दिसाय लागले. रोडावर दोन बाइक पण आहे. एक माणसानी ब्लू कलर चा शर्ट घालून--

खिडकी आहे खिडकीची लोखंडीची डिझाईन आहे आणि लकडी-लाकूडचे दरवाजे आहे.

आणि काचेची बॉर्डर लावलेली आहे घराला.

एक कमर्‍यात खिडकी वर कर्टन लावलेले आहे एक रूमचा दरवाजा आहे.

ही एक निळ्या कलरची साडी आहे त्यात अन अनेक आणखीन चार साडी आहे एक नीली एक राणी कलर एक मोरपंखी आणि मेरून कलर ची.

चॉकलेट चे बरण्या आहे. एक पेटीम च्या कार्ड आहे.

पायाचा रंग भगवा आहे नाकीचा रंग पिवळा आहे.

यात एक पत्र्याच्या घर दिसाय लागले घराचा कलर निळा आहे.